करतात मुले वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळले खेळले जातात.

लोक ये जा करतात पोहणीसाठी आनंद घेतात.

पाकीटाचा वापर केला जातो वेगवेगळ्या कलरचे बनवलेले आहेत सुंदर असे बनवलेले आहे डिझाईन आहे त्यामध्ये --

फुलांचे दुकान आहे त्या मध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुले ठेवलेली आहेत.

रथ सुंदर असा दिसत आहे.